खूपसार्‍या देवाची पुस्तक ठेवले आहे.

आणि खुपसारे माणस पण आहे आणि एक प्रफुल नावाची मोठी जहाज आहे.

एक खूब मोठी जात बिल्डिंग आहे बाजूनी गॅलरी आहे.

है एक गाड़ी आहे जिस नंबर आहे एम_एच वन फॉर जी_डी सिक्स सिक्स फॉर नाइन .

एक फॉर विलर गाड़ी आहे जिचा नंबर आहे एम_एच वन थ्री बी_एन सिक्स वन नाइन जीरो बाजूने एक स्कूटी आहे बाजुने दोन मोटर सायकल आहे आणि एक रास्त्यावर गाड़ी चलत आहे.

हा एक रोड आहे जिथ दुर्गा भोजनालय आहे जिथ एक ऑटो रिक्षा आहे आणि एक मोटर साईकल उभी आहे तेच्यावर एक माणूस बसलेला आहे आणि खूप सारे माणस चालत आहे.